ई -गव्हर्नन्स: ई गव्हर्नन्स म्हणजे माहिती, तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या संकल्पना प्रशासनात लागू करणे. यालाच ई-गव्हर्नन्स असे म्हणतात. ई - गव्हर्नन्स च्या माध्यमातून माहिती पारदर्शक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येते. अजून काय बरं सांगता येईल ई -गव्हर्नन्स बद्दल? सुशांत जरा सांगतोस का?

भारतातील ई-गव्हर्नन्स हि संकल्पना अलीकडच्या वर्षात विकसित झाली आहे. त्याच्या बद्दल काही गोष्टी सांगतोस का ?

अरे वा खूपच छान! भारतात वेगवेगळ्या पद्धतीने ई-गव्हर्नन्स कार्यरत आहे तर. अजून काय सांगता येईल याच्या बद्दल तुला ?

भारताचे ई -गव्हर्नर पोर्टल या बद्दल तुला काही माहिती आहे का हो भारतीय ई-गव्हर्नन्स पोर्टल नागरिकांना नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई-गव्हर्नन्स आणि त्याच्या पुढील बैठकीचे तपशील मिळवण्यास मदत करते. ती वेबसाईट आहे https:nceg.gov.in . या व्यतिरिक्त ते खालील प्लॅटफॉर्म चे दुवे देखील प्रदान करते. पाहिलं म्हणजे डिजिटल इंडिया. डिजिटल इंडिया? बरच ऐकलं आहे मी या गोष्टी बद्दल. बरोबर, डिजिटल इंडिया हे भारतीय सरकारने भरपूर जास्त प्रोमोट केलेली एक स्कीम आहे. त्याच बरोबर नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया जी सरकार बद्दल आणि सरकारच्या कामाबद्दल व सेवांबद्दल प्रवेश प्रदान करते. तसेच पीएम इंडिया वेबसाईट जी कि पीएमओ शी संबंधित माहिती देते. याबद्दल पण बरीच माहिती आहे पीएम इंडिया वेबसाईट बद्दल पण. नंतर युनाइटेड नेशन्स ई-गव्हर्नन्स वेबसाईट हि सुद्धा भारतीय गव्हर्नन्स पोर्टल वरनं ऍक्सेस केली जाऊ शकते. ई-गव्हर्नन्स मधील काही कमतरता सुद्धा आहेत. जसे कि ई-गव्हर्नन्स च्या कार्यक्षमतेचे, पारदर्शकतेचे आणि सोईचे फायदे जसे आहेत तसेच याचे तोटे देखील आहेत. बरोबर